मी जे चित्र पाहत आहे त्या चित्रामध्ये मला एक इमारत दिसत आहे इमारतीच्या समोर बांध काम सुरू आहे तिथे एक समोर गाडी उभी आहे.

एक अ एक बाई अ हातात पाइप घेऊन झाडांना पाणी देत आहे.

एका स्टेज वर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे आणि काही मुलींना बक्षीसे देण्यात येत आहे तर काही मुली खाली आहे.

माझ्यासमोर जे चित्र दिसत आहे. ते एका चर्चचे आहे आणि चर्च ला --

हे जे चित्र मी बगत आहे. त्या चित्रामध्ये एक पांढरी ट्रैवलर कार आहे. जिचा रंग पांढरा आहे आणि त्यावर परफेक्ट अशे लिहलेले आहे.